माझ्या प्रिय कुटुंबियांनो नमस्कार
मन की बातच्या आणखी एका भागात मला तुमच्यासोबत देशाचे यश देशवासियांचे यश त्यांचा प्रेरणादायी जीवन प्रवास याबाबत बोलण्याची संधी मिळाली आहे
सध्या मला आलेली बहुतेक पत्रं आणि संदेश मुख्यत्वेकरुन याच दोन विषयांवर आहेत
पहिला विषय म्हणजे चंद्रयान3चे यशस्वी अवतरण आणि दुसरा विषय जी20चे दिल्लीतील यशस्वी आयोजन
मला देशाच्या प्रत्येक भागातून समाजातील प्रत्येक घटकाकडून सर्व वयोगटातील लोकांकडून असंख्य पत्रे मिळाली आहेत
चंद्रयान3चे लँडर चंद्रावर उतरत असताना कोट्यवधी लोक एकाच वेळी वेगवेगळ्या माध्यमातून या घटनेच्या क्षणाक्षणाचे साक्षीदार होत होते
इस्रोच्या यूट्यूब लाईव्ह वाहिनीवर 80 लाखांहून अधिक लोकांनी ही घटना थेट पाहिली हा एक विक्रमच आहे
यावरून हे लक्षात येते की कोट्यवधी भारतीयांचं चंद्रयान3 सोबत किती गहिरं नातं आहे
चांद्रयानाच्या या यशावर आधारीत देशात सध्या एक अतिशय सुंदर अशी प्रश्नमंजुषा स्पर्धा सुरू आहे प्रश्नांची उत्तरे देण्याची स्पर्धा आणि तिचं नाव आहे चंद्रयान3 महाक्विझ
मायगोव पोर्टलवर होत असलेल्या या स्पर्धेत आतापर्यंत 15 लाखांहून अधिक लोकांनी भाग घेतला आहे
मायगोव सुरु झाल्यानंतर कोणत्याही प्रश्नमंजुषा स्पर्धेमधला हा सर्वात मोठा सहभाग आहे
मी तुम्हालाही विनंती करेन की तुम्ही अद्याप यात सहभागी झाला नसाल तर उशीर करू नका अजून सहा दिवस शिल्लक आहेत
या प्रश्नमंजुषेमध्ये जरूर भाग घ्या
माझ्या कुटुंबियांनो
3च्या यशानंतर जी20च्या भव्य आयोजनाने प्रत्येक भारतीयाचा आनंद द्विगुणित केला
भारत मंडपम तर स्वतःच एखाद्या सेलिब्रिटीमान्यवरासारखा झाला आहे
लोक त्याच्यासोबत सेल्फी घेत आहेत आणि अभिमानाने ते पोस्ट करत आहेत
या शिखर परिषदेत भारतानं आफ्रिकी महासंघाला जी20 समुहाचा पूर्ण सदस्य बनवून आपलं नेतृत्व प्रस्थापित केलं आहे
तुम्हाला आठवत असेल की ज्या काळात भारत खूप समृद्ध होता त्या काळात आपल्या देशात आणि जगात सिल्क रूटरेशीम व्यापार मार्गाचा खूप बोलबाला होता
हा रेशीम मार्ग व्यापारआर्थिक उलाढालींचे प्रमुख माध्यम होता
आता आधुनिक काळात भारताने जी20 परिषदेत आणखी एक आर्थिक कॉरिडॉर सुचवला आहे
हा भारतमध्य पूर्वयुरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर अर्थात आर्थिक व्यवहार पट्टा आहे
हा कॉरिडॉर येणारी शेकडो वर्षे जागतिक व्यापाराचा आधारस्तंभ बनणार आहे आणि या कॉरिडॉरची सुरुवात भारतीय भूमीवर झाली याची नोंद इतिहासात कायम राहील
मित्रांनो
आज जी20च्या अध्यक्षीय कारकीर्दीदरम्यान भारताची युवा शक्ती या परिषदेसोबत ज्याप्रकारे कार्यरत राहिली त्याबद्दल एक विशेष चर्चा आवश्यक आहे
वर्षभरात देशातील अनेक विद्यापीठांमध्ये जी20शी संबंधित कार्यक्रम झाले
आता या मालिकेत दिल्लीत आणखी एक रोमांचक कार्यक्रम होणार आहे जी20 युनिव्हर्सिटी कनेक्ट प्रोग्राम
या कार्यक्रमाद्वारे देशभरातील विद्यापीठांमधले लाखो विद्यार्थी एकमेकांशी जोडले जातील
आयआयटी आयआयएम एनआयटी आणि वैद्यकीय महाविद्यालये यांसारख्या अनेक प्रतिष्ठित शिक्षण संस्थाही यात सहभागी होणार आहेत
मला असं वाटतं की जर तुम्हीही महाविद्यालयीन विद्यार्थी असाल तर तुम्ही 26 सप्टेंबर रोजी होणारा हा कार्यक्रम जरूर पहा आणि त्यात सहभागी व्हा
भारताच्या भविष्य काळाबाबत आणि तरुणांच्या भविष्यावर आधारीत अनेक रंजक गोष्टी या कार्यक्रमात असणार आहेत
मी स्वतः या कार्यक्रमात सहभागी होणार आहे
मी देखील माझ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्याशी संवाद साधण्याची वाट पाहत आहे
माझ्या कुटुंबियांनो
आजपासून दोन दिवसांनी 27 सप्टेंबर रोजी जागतिक पर्यटन दिन आहे
काही लोक पर्यटनाकडे केवळ प्रेक्षणीय स्थळे पाहण्याचे एक माध्यम म्हणून पाहतात मात्र पर्यटनाचा एक फार मोठा पैलू रोजगाराशी संबंधित आहे
असं म्हटलं जातं की जर कमीत कमी गुंतवणुकीत जास्तीत जास्त रोजगार निर्माण करणारे कुठले क्षेत्र असेल तर ते आहे पर्यटन क्षेत्र पर्यटन क्षेत्राची भरभराट करताना कोणत्याही देशासाठी या क्षेत्राबद्दल सद्भावना बाळगणे वाढवणे आणि आकर्षण तसेच त्याची ख्याती वाढवणे खूप महत्त्वाचे ठरते
गेल्या काही वर्षांत भारताबद्दलचे आकर्षण खूप वाढले आहे आणि जी20 च्या यशस्वी आयोजनानंतर जगभरातील लोकांचा भारतातील रस आणखी वाढला आहे
मित्रांनो
जी20 परिषदेसाठी एक लाखाहून अधिक प्रतिनिधी भारतात आले
इथली विविधता विविध परंपरा विविध प्रकारची खाणेपिणे आणि आपला वारसा या सर्वांची ओळख त्यांना झाली
इथे आलेले प्रतिनिधी आपापल्या देशात परत जाताना आपल्या सोबत जे सुखद अनुभव घेऊन गेले आहेत त्यामुळे भारतात पर्यटन आणखी वाढीला लागेल
आपणा सर्वांना माहितच आहे की भारतात एकापेक्षा एक सरस अशी जागतिक वारसा स्थळे आहेत आणि त्यांची संख्या सतत वाढतच चालली आहे
काही दिवसांपूर्वीच शांतीनिकेतन आणि कर्नाटकातील पवित्र होयसडा मंदिरांना जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आले आहे
मी हा शानदार असा मान मिळाल्याबद्दल सर्व देशवासियांचं अभिनंदन करतो
मला 2018 मध्ये शांती निकेतनला भेट देण्याचं भाग्य लाभलं होतं
गुरुदेव रवींद्रनाथ टागोर हे शांती निकेतनशी निगडीत होते
गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी एका प्राचीन संस्कृत श्लोकातून शांतीनिकेतनचे ब्रीदवाक्यध्येयवाक्य घेतले होते
तो श्लोक असा आहे
यत्र विश्वं भवत्येक नीदम्
म्हणजेच एक लहान घरटे संपूर्ण जग सामावून घेऊ शकते
युनेस्कोने जागतिक वारसा यादीत समाविष्ट केलेली कर्नाटकातील होयसडा मंदिरे 13व्या शतकातील उत्कृष्ट वास्तुकलेसाठी ओळखली जातात
या मंदिरांना युनेस्कोकडून मान्यता मिळणे हा देखील भारतीय मंदिर स्थापत्य शैलीच्या भारतीय परंपरेचा सन्मान आहे
भारतातील जागतिक वारसा स्थळांची एकूण संख्या आता 42 झाली आहे
भारताचा हाच प्रयत्न आहे की आपली जास्तीत जास्त ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ठिकाणे जागतिक वारसा स्थळे म्हणून ओळखली जावीत
मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की जेव्हा कधी तुम्ही कुठेतरी पर्यटनाला जाण्याचा विचार कराल तेव्हा भारतातील विविधता पाहण्याचा प्रयत्न नक्की करा
विविध राज्यांची संस्कृती समजून घ्या वारसा स्थळे पहा
यामुळे आपण आपल्या देशाच्या गौरवशाली इतिहासाशी तर परिचित व्हालच सोबत स्थानिक लोकांचं उत्पन्न वाढवण्याचं तुम्ही एक महत्त्वाचं माध्यम देखील ठराल
माझ्या कुटुंबियांनो
भारतीय संस्कृती आणि भारतीय संगीत आता जागतिक बनले आहे
जगभरातील लोकांचा त्यांच्याकडे असलेला ओढा दिवसेंदिवस वाढत आहे
मी आपल्याला एका छानशा मुलीने केलेल्या सादरीकरणातील एक छोटीशी ध्वनीफीत ऐकवतो
एमकेबी ईपी 105 ऑडिओ बाइट 1
हा आवाज ऐकून तुम्ही देखील चकीत झाला असाल ना तिचा आवाज किती गोड आहे आणि प्रत्येक शब्दातून जे भाव व्यक्त होत आहेत त्यातून तिचे देवाशी असलेले प्रेमपूर्वक नाते आपण अनुभवू शकतो
जर मी तुम्हाला सांगितले की हा मधुर आवाज जर्मनीतील मुलीचा आहे तर कदाचित तुम्हाला आणखी आश्चर्य वाटेल
या मुलीचे नाव आहे कैसमी 21 वर्षांची कैसमी सध्या इंस्टाग्रामवर खूप गाजतेय
मूळची जर्मनीची असलेली कैसमी भारतात कधीच आलेली नाही मात्र ती भारतीय संगीताची चाहती आहे
जिने भारत कधी पाहिलाही नाही तिला भारतीय संगीताची असलेली आवड खूप प्रेरणादायी आहे
कैसमी जन्मापासूनच दृष्टीबाधित आहे मात्र हे कठीण आव्हान तिला असामान्य कामगिरी करण्यापासून रोखू शकलेलं नाही
संगीत आणि सर्जनशीलतेचा तिला एवढा ध्यास होता की तिने बालवयापासूनच गाणे सुरू केले
आफ्रिकी ड्रमवादनाची सुरुवात तर तिने वयाच्या अवघ्या तिसऱ्या वर्षी केली
भारतीय संगीताचा परिचय तिला 56 वर्षांपूर्वीच झाला
भारतीय संगीतानं तिला इतकी भुरळ घातली इतकी भुरळ घातली की ती त्यात पूर्णपणे लीन झाली
ती तबलावादनही शिकली आहे
सर्वात प्रेरणादायी गोष्ट म्हणजे तिने अनेक भारतीय भाषांमध्ये गाण्यात प्रभुत्व मिळवले आहे
संस्कृत हिंदी मल्याळम तामिळ कन्नड आसामी बंगाली मराठी उर्दू या सर्व भाषांमध्ये तिने आपले सूर आजमावले आहेत
तुम्ही कल्पना करू शकता की एखाद्याला दुसऱ्या अनोळखी भाषेत दोनतीन ओळी बोलायच्या असतील तर किती अवघड असते पण कैसमीसाठी ही बाब म्हणजे हातचा मळ आहे
तुम्हा सर्वांसाठी मी तिने कन्नडमध्ये गायलेले एक गाणे इथे वाजवत आहे
एमकेबी ईपी 105 ऑडिओ बाइट 2
भारतीय संस्कृती आणि संगीताबद्दल जर्मनीच्या कैसमीला असलेले हे वेड कौतुकास्पद आहे
मी मनापासून तिचे कौतुक करतो
तिचा हा प्रयत्न प्रत्येक भारतीयाला भारावून टाकणारा आहे
माझ्या कुटुंबियांनो
आपल्या देशात शिक्षणाकडे नेहमीच एक सेवा म्हणून पाहिले जाते
मला उत्तराखंडमधील काही युवकांविषयी कळले आहे जे याच भावनेने मुलांच्या शिक्षणासाठी काम करत आहेत
नैनिताल जिल्ह्यातील काही तरुणांनी मुलांसाठी अनोखे असे घोडा वाचनालय सुरू केले आहे
या वाचनालयाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे अगदी दुर्गमातील दुर्गम भागातील मुलांपर्यंत पुस्तके पोहोचत आहेत आणि एवढेच नाही तर ही सेवा पूर्णपणे विनामूल्य आहे
आतापर्यंत या माध्यमातून नैनितालमधील 12 गावे सामावून घेण्यात आली आहेत
मुलांच्या शिक्षणाशी निगडीत या उदात्त कामात मदत करण्यासाठी स्थानिक लोकही स्वतःहून पुढे येत आहेत
या घोडा वाचनालयाच्या माध्यमातून दुरदूरवरच्या खेड्यापाड्यात राहणाऱ्या मुलांना शालेय पुस्तकांव्यतिरिक्त कविता कथा आणि नैतिक शिक्षणावरील पुस्तके वाचण्याची संधी पूर्णपणे मिळावी असा प्रयत्न केला जात आहे
हे अनोखे वाचनालय मुलांनाही खूप आवडते
मित्रांनो मला हैदराबादमधल्या ग्रंथालयाशी संबंधित अशाच एका अनोख्या प्रयत्नाची माहिती मिळाली
तिथे इयत्ता सातवीत शिकणाऱ्या आकर्षणा सतीश या मुलीने चमत्कार केला आहे
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की वयाच्या अवघ्या 11 व्या वर्षी ती मुलांसाठी एक दोन नव्हे तर सात ग्रंथालये चालवत आहे
दोन वर्षांपूर्वी आकर्षणा जेव्हा तिच्या आई वडिलांबरोबर कर्करोग रुग्णालयात गेली तेव्हा आकर्षणाला याची प्रेरणा मिळाली
तिचे वडील गरजूंना मदत करण्यासाठी तिथे गेले होते
तेथील मुलांनी तिला रंगवण्याच्या पुस्तकांसंबंधी विचारले आणि ही गोष्ट या गोंडस बाहुलीला इतकी भावली की तिने विविध प्रकारची पुस्तके गोळा करण्याचा निर्णय घेतला
तिने तिच्या शेजारची घरे नातेवाईक आणि मित्रांकडून पुस्तके गोळा करण्यास सुरुवात केली आणि तुम्हाला हे जाणून आनंद होईल की त्याच कर्करोग रुग्णालयात मुलांसाठीचे पहिले ग्रंथालय उघडण्यात आले
या मुलीने आतापर्यंत गरजू मुलांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी उघडलेली सात ग्रंथालयांमध्ये आता सुमारे 6 हजार पुस्तके आहेत
छोट्याशा आकर्षणाने ज्या पद्धतीने मुलांच्या भविष्यासाठी मोठं काम केलं आहे त्यापासून अनेकांना निश्चितच प्रेरणा मिळेल
मित्रांनो हे खरे आहे की आजचे युग डिजिटल तंत्रज्ञान आणि ईपुस्तकांचे आहे
पण तरीही पुस्तके नेहमीच आपल्या जीवनात चांगल्या मित्राची भूमिका बजावतात
त्यामुळे आपण मुलांना पुस्तके वाचण्यासाठी प्रेरित केले पाहिजे
माझ्या कुटुंबातील सदस्यांनो आपल्या शास्त्रात म्हटले आहे
जिवेशू करुणा चापी मैत्री तेशू विधियताम
म्हणजेच सजीवांवर दया करा आणि त्यांना तुमचे मित्र बनवा
आपल्या बहुतेक देवीदेवतांचे वाहन प्राणी आणि पक्षी आहेत
अनेक लोक मंदिरात जातात आणि देवाचे दर्शन घेतात पण त्यांचे वाहन असणाऱ्या प्राण्यांकडे फारसे लक्ष देत नाहीत
हे प्राणी आपल्या श्रद्धेच्या केंद्रस्थानी असले पाहिजेत आणि आपण शक्य तितके त्यांचे संरक्षण देखील केले पाहिजे
गेल्या काही वर्षांत देशात सिंह वाघ बिबटे आणि हत्तींच्या संख्येत उत्साहवर्धक वाढ झाली आहे
या पृथ्वीवर राहणाऱ्या इतर प्राण्यांना वाचवण्यासाठी आणखीही अनेक प्रयत्न सातत्याने सुरू आहेत
असाच एक अनोखा प्रयत्न राजस्थानातील पुष्कर येथे केला जात आहे
तिथे सुखदेव भट्टजी आणि त्यांची टीम वन्यजीव वाचवण्यात गुंतलेली आहे आणि त्यांच्या टीमचे नाव काय आहे माहीत आहे त्याच्या टीमचे नाव आहे कोब्रा
हे धोकादायक नाव त्यांनी टीमला दिलय कारण त्याची टीम या भागातील धोकादायक सापांना वाचवण्यासाठी देखील काम करते
या चमूशी मोठ्या संख्येने लोक जोडले गेले आहेत जे केवळ एका फोन कॉलवर घटनास्थळी पोहोचतात आणि त्यांच्या मोहिमेत सामील होतात
सुखदेवांच्या या चमूने आतापर्यंत 30 हजारांहून अधिक विषारी सापांचे प्राण वाचवले आहेत
या प्रयत्नामुळे केवळ लोकांचा धोका दूर झाला नाही तर निसर्गाचे संवर्धनही होत आहे
हा गट इतर आजारी प्राण्यांची सेवा करण्याच्या कार्याशी देखील संबंधित आहे
मित्रांनो
तामिळनाडूतील चेन्नई इथले ऑटोचालक एम
राजेंद्र प्रसादजी देखील एक आगळेवेगळे काम करत आहेत
ते गेल्या 2530 वर्षापासून कबुतरांची सेवा करत आहे
त्याच्या स्वतःच्या घरात 200 हून अधिक कबुतरे आहेत
ते पक्ष्यांचे अन्न पाणी आरोग्य यासारख्या प्रत्येक आवश्यकतांची काळजी घेतात
त्यासाठी त्याना खूप पैसेही मोजावे लागतात पण ते त्याच्या कामासाठी वचनबद्ध आहेत
मित्रांनो लोक उदात्त हेतूने असे काम करताना पाहून खरोखरच खूप प्रेरणा आणि आनंद मिळतो
जर तुम्हालाही अशा काही अनोख्या प्रयत्नांची माहिती मिळाली तर ती जरूर शेअर करा
माझ्या प्रिय कुटुंबियानो
स्वातंत्र्याचा हा अमृतकाळ हा देशासाठी प्रत्येक नागरिकाच्या कर्तव्याचा काळ देखील आहे
आपली कर्तव्ये पार पाडत असतानाच आपण आपली उद्दिष्टे साध्य करू शकतो आपल्या इतच्छित स्थानापर्यंत पोहोचू शकतो
कर्तव्याची भावना आपल्या सर्वांना एकत्र आणते
उत्तर प्रदेशच्या संभल मध्ये देशाने कर्तव्याचे जे उदाहरण पाहिले आहे जे मला तुमच्यासोबतही शेअर करायचे आहे
कल्पना करा 70 हून अधिक गावे आहेत हजारो लोक आहेत आणि सगळे मिळून एक लक्ष्य एक ध्येय साध्य करण्यासाठी एकत्र येतात हे फार दुर्मिळ आहे परंतु संभळच्या लोकांनी ते केले
या लोकांनी एकत्रितपणे लोकसहभाग आणि सामूहिक कामाचे एक उत्तम उदाहरण दाखवले आहे
खरे तर अनेक दशकांपूर्वी या भागात सोत नावाची एक नदी होती
अमरोहापासून सुरू होऊन संभळमधून बदायूंला वाहणारी ही नदी एकेकाळी या प्रदेशाची जीवनदायिनी म्हणून ओळखली जात असे
या नदीला पाण्याचा अखंड प्रवाह होता जो येथील शेतकऱ्यांसाठी शेतीचा मुख्य आधार होता
कालांतराने नदीचा प्रवाह कमी झाला ज्या मार्गांवरून नदी वाहत होती त्यावर अतिक्रमण झालं आणि नदी नामशेष झाली
नदीला आपली माता मानणाऱ्या आपल्या देशात संभळच्या लोकांनी या सोत नदीचे पुनरुज्जीवन करण्याचा संकल्प केला
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये 70 हून अधिक ग्रामपंचायतींनी मिळून सोत नदीच्या पुनरुज्जीवनाचे काम सुरू केले
ग्रामपंचायतीतल्या लोकांनी सरकारी विभागांनाही बरोबर घेतले आणि तुम्हाला हे जाणून आनंद होईल की वर्षाच्या पहिल्या 6 महिन्यांत या लोकांनी नदीचा 100 किलोमीटरहून अधिक भाग पुनरुज्जीवित केला होता
पावसाळा सुरू झाला तेव्हा येथील लोकांच्या मेहनतीचे फळ मिळाले आणि सोत नदी पाण्याने भरली गेली
इथल्या शेतकऱ्यांसाठी ही एक मोठी आनंदाची घटना ठरली
लोकांनी नदीच्या काठावर 10 हजारांहून अधिक बांबूची रोपे लावली ज्यामुळे तिचे किनारे पूर्णपणे सुरक्षित राहतील
डासांची पैदास होऊ नये म्हणून गांबुसियाचे तीस हजारांहून अधिक मासेही नदीच्या पाण्यात सोडले गेले आहेत
मित्रांनो सोत नदीचे उदाहरण आपल्याला सांगते की जर आपण दृढनिश्चय केला तर आपण सर्वात मोठ्या आव्हानांवर मात करू शकतो आणि मोठा बदल घडवून आणू शकतो
कर्तव्याच्या मार्गावर चालताना तुम्ही देखील तुमच्या सभोवतालच्या अशा अनेक बदलांचे माध्यम बनू शकता
माझ्या कुटुंबातील सदस्यांनो
जेव्हा हेतू दृढ असतो आणि काहीतरी शिकण्याचा उत्साह असतो तेव्हा कोणतेही काम कठीण राहत नाही
पश्चिम बंगालच्या श्रीमती शकुंतला सरदार यांनी हे अगदी खरे असल्याचे सिद्ध केले आहे
ती इतर अनेक महिलांसाठी प्रेरणा बनली आहे
शकुंतलाजी जंगलमहालमधील सतनाला गावच्या रहिवासी आहेत
बऱ्याच काळापासून तिचे कुटुंब रोजंदारीवर काम करून आपला उदरनिर्वाह करत होते
तिच्या कुटुंबासाठी उदरनिर्वाह करणेही कठीण होते
मग त्यांनी एका नवीन मार्गावर चालण्याचा निर्णय घेतला आणि यश मिळवून सर्वांना आश्चर्यचकित केले
त्यांनी हे कसे केले हे तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर त्याचं उत्तर आहे एक शिवण यंत्र
एका शिवण यंत्राच्या माध्यमातून त्यांनी सालच्या पानांवर सुंदर डिझाईन्स बनवण्यास सुरुवात केली
त्यांच्या या कौशल्याने संपूर्ण कुटुंबाचे जीवन बदलले
त्याने बनवलेल्या या अद्भुत हस्तकलेची मागणी सातत्याने वाढत आहे
शकुंतलाजी यांच्या या कौशल्याने केवळ त्यांचेच नव्हे तर साल ची पाने गोळा करणाऱ्या अनेक लोकांचेही जीवन बदलले आहे
आता त्या अनेक महिलांना प्रशिक्षण देण्याचे कामही करत आहे
तुम्ही कल्पना करू शकता एकेकाळी वेतनावर अवलंबून असलेले कुटुंब आता इतरांना रोजगारासाठी प्रेरित करत आहे
दैनंदिन वेतनावर अवलंबून असलेल्या आपल्या कुटुंबाला तिने स्वतःच्या पायावर उभे केले आहे
यामुळे तिच्या कुटुंबाला इतर गोष्टींवरही लक्ष केंद्रित करण्याची संधी मिळाली आहे
आणखी एक गोष्ट घडली ती म्हणजे शकुंतलाजींची स्थिती सुधारताच त्यांनी बचत करायला सुरुवात केली
आता तिने जीवन विमा योजनांमध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे ज्यामुळे तिच्या मुलांचे भविष्य उज्ज्वल होईल
शकुंतलाजी यांच्या कार्याची प्रशंसा करावी तितकी थोडीच
भारतातील लोक अशा प्रतिभांनी भरलेले आहेत तुम्ही त्यांना संधी द्या आणि ते काय करतात ते पहा
माझ्या कुटुंबातील सदस्यांनो
दिल्लीतील जी20 शिखर परिषदेतले ते दृश्य कोण विसरू शकेल जेव्हा अनेक जागतिक नेते राजघाटावर बापूंना श्रद्धांजली वाहण्यासाठी एकत्र आले होते
बापूंचे विचार आजही जगभरात किती उपयुक्त आहेत याचा हा एक मोठा पुरावा आहे
गांधी जयंतीनिमित्त देशभरात स्वच्छतेशी संबंधित अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे याचा मला आनंद आहे
केंद्र सरकारच्या सर्व कार्यालयांमध्ये स्वच्छता ही सेवा मोहीम जोरात सुरू आहे
इंडियन स्वछता लीग मध्येही उत्तम सहभाग मिळतो आहे
आज मी मन की बात च्या माध्यमातून सर्व देशवासियांना एक विनंती करू इच्छितो की दिनांक 1 ऑक्टोबरला रविवारी सकाळी 10 वाजता स्वच्छतेवर एक मोठा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे
आपणही आपला वेळ काढून स्वच्छतेशी संबंधित या मोहिमेत सहभागी होऊ शकता
तुम्ही तुमच्या रस्त्यावर परिसरात उद्यानात नदीत तलावात किंवा इतर कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी या स्वच्छता मोहिमेत सहभागी होऊ शकता आणि जिथे जिथे अमृत सरोवर बांधले गेले आहेत तिथे तर स्वच्छता आवश्यकच आहे
ही स्वच्छता मोहीम गांधीजींना खरी श्रद्धांजली ठरेल
गांधी जयंतीच्या या प्रसंगी खादीचे काहीना काही उत्पादन खरेदी करण्याची मी तुम्हाला पुन्हा आठवण करून देत आहे
माझ्या कुटुंब सदस्यांनो
आपल्या देशात सणांचा हंगामही सुरू झाला आहे
तुम्ही सर्वजण घरी काहीतरी नवीन खरेदी करण्याचा विचार करत असाल
काहीजण त्यांचे शुभ कार्य सुरू करण्यासाठी नवरात्रीची वाट पाहत असतील
उत्साह आणि आशादायक अशा वातावरणात आपण व्होकल फोर लोकल हा मंत्र देखील जरूर लक्षात ठेवा
जिथे शक्य होईल तिथे आपण भारतात तयार झालेला माल खरेदी करा
भारतीय उत्पादनांचा वापर करा
आणि भेट देताना मेड इन इंडिया उत्पादनेच भेट द्या
तुमच्या छोट्याशा आनंदामुळे दुसऱ्याच्या कुटुंबाला देखील मोठा आनंद मिळेल
तुम्ही खरेदी करता त्या भारतीय वस्तूंचा थेट फायदा आमचे कामगार मजूर कारागीर आणि इतर विश्वकर्मा बंधूभगिनींना होईल
आजकाल अनेक स्टार्टअप्स स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देत आहेत
जर तुम्ही स्थानिक वस्तू खरेदी केल्या तर स्टार्ट अप्सच्या या तरुणांना देखील फायदा होईल
माझ्या प्रिय कुटुंब जनहो
मन की बात मध्ये आज इथेच थांबतो
पुढच्या वेळी जेव्हा मी तुम्हाला मन की बात मध्ये भेटेन तेव्हा नवरात्र आणि दसरा झाला असेल
या सणासुदीच्या काळात तुम्ही प्रत्येक सण उत्साहात साजरा करा
तुमच्या कुटुंबातला प्रत्येकजण आनंदी राहो ह्याच माझ्या शुभेच्छा
पुढच्या वेळी नवीन विषय आणि देशबांधवांच्या नवीन यशोगाथांसह पुन्हा भेटूया
तुम्ही तुमचे संदेश मला पाठवत रहा तुमचे अनुभव सांगण्यास विसरू नका
मी वाट बघेन
खूप खूप धन्यवाद
नमस्कार
AIRShilpa PCY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
पिबमुंबई पिबमुंबई पिबमुंबई pibmumbaigmail
com पिबमुंबई पिबमुंबई